खूप मोठा डोंगर दिसतोय आजूबाजूला खूप सारे हिरवेगार मोठं मोठे झाडे दिसत आहेत खूप सार --

किती जुनं दगडांच मंदिर आहे त्याच्यावरती किती सुंदर कोरीव काम केलय.

कॅप घातलेय कानामध्ये हेडफोन घातलेत हातामध्ये फोन आहे.

मोठासा दगड आहे त्याच्यामध्ये एक दुकान दिसतंय त्यामध्ये खुप सार सामान ठेवलेलय लायटिंग पेटवलय खूप सारे पुरुष मंडळी महिला मंडळ आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट आणि कपडे घातलेत हातामध्ये बॅग आहे.

खूप मोठासा पार्क दिसतंय त्या पार्क मध्ये झोपाळे आहेत घसरगुंडी आहेत खूप सारे मुले खेळताना दिसतात त्यांनी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातलेत लायटिंग चे खांबे आहेत खूप सारे शोकेस चे झाडे लागलेत आजूबाजूला खूप सारे मोठं मोठे झाडे सुद्धा आहेत.

खूप मोठं असं मी जिम दिसतंय त्या मध्ये सारे पोस्टर लावलेले आहेत खूप साऱ्या व्यायामाच्या मशीन आहेत त्याच्या रंग काळा व पिवळा असा आहे त्याच्यावरती खूप सारे प्लास्टिक लावललेत खुप सारे लायटिंग सुद्धा पेटवलेत.

मोठी अशी मूर्ती आहे त्याला गोल्डन आणि पिंक कलर दिलेत खूप सारी मोठं मोठी झाडे आहेत रोड सुद्धा आहे आजूबाजूला एक बिल्डिंग आहे एक बिल्डिंग आहे त्याच्या रंग पांढरा लोखंडी झाडाभोवती साखळी बांधलीय.

जिम दिसतंय त्या जिम मध्ये वेगवेगळ्या व्यायामाच्या मशीन आहेत खूप सारे बोर्ड लावलेत खिडकी दिसते त्या खिककी ला निळा कलरचा बोर्ड लावलाय एकटा मुलगा दिसतोय त्याने रेड कलरच जॅकेट आणि जीन्स घातलेय शूज घातलेत.

जुना असा दगडी किल्ला दिसतोय त्याला खूप साऱ्या पायऱ्या दिसतायत आजूबाजूला खूप सारी मोठं मोठी झाडे आहेत गवत सुद्धा उगवलंय.

मोठी अशी नदी वाहताना दिसते